लिनक्सच्या वर्किंग विथ रेग्युलर फाइल्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
फाईल्स आणि डिरेक्टरीजचे एकत्रित रूप म्हणजे लिनक्सची फाईल सिस्टीम
आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये डिरेक्टरीज कशा हाताळायच्या हे जाणून घेतले होते
याच वेबसाईटवर त्यासंबंधीचे ट्युटोरियल तुम्हाला बघता येईल
या ट्युटोरियलमध्ये आपण रेग्युलर फाइल्स कशा हाताळायच्या ते बघणार आहोत
आधीच्या ट्युटोरियलमध्ये आपण पाहिले की कॅट कमांडच्या सहाय्याने फाईल कशी बनवायची
अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील ट्युटोरियल बघा
आता आपण एका ठिकाणाहून दुस या ठिकाणी फाईल कॉपी कशी करायची ते पाहू
त्यासाठी आपल्याकडे सीपी कमांड आहे
ही कमांड कसे कार्य करते ते पाहू
एक फाईल कॉपी करण्यासाठी टाईप कराcp स्पेस एक किंवा अधिक पर्याय
स्पेस सोर्स फाइल चे नाव स्पेस डेस्टिनेशन फाइल चे नाव अनेक फाईल्स एकाच वेळी कॉपी करण्यासाठी टाईप करा
सीपी स्पेस एक किंवा अधिक पर्याय
आपल्या कॉपी करायच्या सोर्स फाइल्स ची नावे आणि जिथे आपल्याला फाईल्स कॉपी करायच्या आहेत ती डेस्टिनेशन डायरेक्टरी आता आपण काही उदाहरणे बघू
त्यासाठी टर्मिनल उघडा
आपल्याजवळ homeanirbanarc या डिरेक्टरीत टेस्ट1 नामक फाईल आहे
टेस्ट1 मधील मजकूर वाचण्यासाठी टर्मिनलवर कॅट test1टाईप करून एंटर दाबा
आपण टेस्ट1 मधील मजकूर बघू शकतो
आता जर आपल्याला हे टेस्ट2 नामक फाईलमध्ये कॉपी करायचे असल्यास सीपी टेस्ट1 टेस्ट2 टाईप करून एंटर दाबा
आता आपली फाईल कॉपी झाली आहे
जर टेस्ट2 उपलब्ध नसेल तर प्रथम ती बनेल आणि नंतर त्यात टेस्ट1 मधील मजकूर कॉपी होईल
जर ती उपलब्ध असेल तर मजकूर त्यावर लिहिला जाईल
कॉपी केलेली फाईल वाचण्यासाठी कॅट टेस्ट2 टाईप करून एंटर दाबा
तसेच आपण एका डिरेक्टरीमधील फाईल दुस या डिरेक्टरीत कॉपी करू शकतो उदाहरणार्थ सीपी homeanirbanarcdemo1 homeanirbandemo2 टाईप करून एंटर दाबा
ही कमांड डेमो1 ही फाईल homeanirbanarc या डिरेक्टरीतून homeanirbanया डिरेक्टरीमधील डेमो2 मध्ये कॉपी करेल
डेमो2 ही फाईल बघण्यासाठी एलएस स्पेस homeanirban टाईप करून एंटर दाबा
आपण येथे वरच्या दिशेला स्क्रॉल करून फाईल बघू शकतो
पुढे जाण्यापूर्वी आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ
जर आपल्याला डेस्टिनेशन डिरेक्टरीमध्ये जर मूळ नावानेच कॉपी करायची असल्यास आपल्याला डेस्टीनेशन फाईलचे नाव देणेही गरजेचे नसते
उदाहरणार्थ सीपी homeanirbanarcdemo1 homeanirban टाईप करून एंटर दाबा
ही कमांड homeanirbanarc या डिरेक्टरीतून डेमो1 ही फाईल homeanirban या डिरेक्टरीत डेमो1 ह्याच नावाने कॉपी होईल
पूर्वीप्रमाणेच डेमो1 फाईल बघण्यासाठी एलएस homeanirban टाईप करून एंटर दाबा
पुन्हा स्क्रॉल करू या
आपल्याला डेमो1 ही फाईल दिसेल
पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा स्क्रीन क्लियर करू या
अनेक फाईल्स कॉपी करायच्या असल्यासही डेस्टिनेशन फाईल नेम द्यावे लागत नाही
समजा आपल्या होम डिरेक्टरीमध्ये टेस्ट1 टेस्ट2 टेस्ट3 या तीन फाईल्स आहेत
आता सीपी टेस्ट1 टेस्ट2 टेस्ट3 homeanirbantestdir टाईप करून एंटर दाबा
टेस्ट1 टेस्ट2 टेस्ट3 या तीनही फाईल्स त्यांची नावे न बदलता homeanirbantestdir या डिरेक्टरीत कॉपी होतील
तुम्हाला फाईल खरोखरच कॉपी झाल्या आहेत का ते बघण्यासाठी एलएस homeanirbantestdir टाईप करून एंटर दाबा
आपण बघू शकतो की टेस्ट1 टेस्ट2 टेस्ट3 या फाईल्स डिरेक्टरीत उपस्थित आहेत
सीपी कमांड सोबत अनेक पर्याय उपलब्ध आहेत
येथे आपण त्यापैकी केवळ काही अति महत्त्वाचे पर्याय बघणार आहोत
प्रथम आपण स्लाईडसवर परत जाऊ या
त्यापैकी R हा एक महत्त्वाचा पर्याय आहे
यामुळे संपूर्ण डिरेक्टरी स्ट्रक्चर रिकर्सिव्हली कॉपी होते
आता आपण एक उदाहरण बघू या
टेस्टदीर या डिरेक्टरीतील सर्व घटक टेस्ट या डिरेक्टरीत कॉपी करण्याचा प्रयत्न करू
त्यासाठी सीपी टेस्टदीर टेस्ट टाईप करून एंटर दाबा
आपल्याला एक एरर संदेश दर्शवला जाईल
त्यानुसार आपण सीपी कमांडच्या सहाय्याने काही घटक असलेली डिरेक्टरी अशा पध्दतीने कॉपी करू शकत नाही
पण R या पर्यायाच्या सहाय्याने आपण हे करू शकतो
आता सीपी R टेस्टदीर टेस्ट टाईप करून एंटर दाबा
आता फाईल ज्या टेस्ट डिरेक्टरीमध्ये कॉपी झाल्या ती डिरेक्टरी खरोखरच उपस्थित आहे ना हे बघण्यासाठी एलएस टाईप करून एंटर दाबा
टेस्ट डिरेक्टरी तिथे उपस्थित असल्याचे तुम्ही बघू शकता
आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ या
टेस्ट डिरेक्टरीतील घटक बघण्यासाठी एलएस टेस्ट टाईप करून एंटर दाबा
तुम्ही टेस्ट या डिरेक्टरीतील सर्व घटक बघू शकता
आता स्लाईडस वर परत जाऊ या
जर एक फाईल दुस या उपस्थित फाईलवर कॉपी केली तर ती फाईल ओव्हरराईट होते
म्हणजेच आधीची फाईल नष्ट होते
आता जर अनवधानाने एखादी महत्त्वाची फाईल आपल्याकडून ओव्हरराईट झाली तर
असा प्रकार टाळण्यासाठी आपल्याकडे b हा पर्याय आहे
यामुळे प्रत्येक उपस्थित डेस्टिनेशन फाईलचा बॅकअप घेतला जातो
आपण i म्हणजेच इंटरॅक्टिव्ह या पर्यायाचा उपयोग करू शकतो जो कुठलीही डेस्टिनेशन फाईल ओव्हरराईट करण्यापूर्वी आपल्याला त्याबद्दवची सूचना देईल
आता आपण एमव्ही कमांड कसे कार्य करते ते पाहू
याचा उपयोग फाईल स्थलांतरित करण्यासाठी होतो
याचे दोन मोठे उपयोग आहेत
ज्याचा पहिला उपयोग फाईल किंवा डिरेक्टरीचे नाव बदलण्यासाठी होतो
तसेच अनेक फाईल्स डिरेक्टरीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी होतो
एमव्ही कमांड सीपी कमांड सारखीच आहे जी आपण पूर्वी पाहिली आहे
मग आपण एमव्ही कशी कार्यन्वित होते ते पाहू
टर्मिनल उघडा आणि एमव्ही टेस्ट1 टेस्ट2 टाईप करून एंटर दाबा
ही कमांड होम डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेस्ट1 या फाईलचे नाव बदलून टेस्ट2 करेल
जर टेस्ट2 आधीच उपलब्ध असेल तर ती फाईल ओव्हरराईट होईल
जर आपल्याला फाईल ओव्हरराईट होण्यापूर्वी त्याबाबतची वॉर्निंग हवी असेल तर आपण एमव्ही कमांडसोबत i पर्याय वापरू शकतो
समजा आपल्याकडे अनिर्बाण नावाची अजून एक फाईल आहे त्याचेही नाव बदलून आपल्याला टेस्ट2 करायचे आहे
त्यासाठी एमव्ही i अनिर्बाण टेस्ट2 टाईप करून एंटर दाबा
आपल्याला सूचना म्हणून टेस्ट2 ही फाईल ओव्हरराईट करायची आहे की नाही असा प्रश्न विचारला जाईल
जर आपण य हे बटण दाबले तर फाईल ओव्हरराईट होईल
एमव्ही कमांडचा वापर अनेक फाईल्स साठी करताना कमांडमधील डेस्टिनेशन डिरेक्टरीचे नाव असावे लागते
पुढे जाण्यापूर्वी आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ
समजा आपल्या होम डिरेक्टरीमध्ये abcटीएक्सटी popटीएक्सटी आणि pushटीएक्सटी या फाईल्स आहेत
त्या बघण्यासाठी एलएस टाईप करून एंटर दाबा
येथे popटीएक्सटी pushटीएक्सटी आणि abcटीएक्सटी या तीनही फाईल्स आहेत
आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ
आता आपल्याला या तीनही फाईल्स टेस्टदीर या डिरेक्टरी मध्ये स्थलांतरित करायच्या आहेत
त्यासाठी एमव्ही abcटीएक्सटी popटीएक्सटी pushटीएक्सटी आणि नंतर डेस्टिनेशन फोल्डरचे नाव म्हणजेच येथे टेस्टदीर टाईप करून एंटर दाबा
हे बघण्यासाठी एलएस टेस्टदीर टाईप करून एंटर दाबा
आपल्याला एबीसी पॉप एंड पुष या txt एक्सटेन्शन च्या फाईल्स दिसतील
आता आपण एमव्ही सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघू या
त्यासाठी प्रथम स्लाईडस वर जाऊ या
एमव्ही कमांडने फाईल ओव्हरराईट होण्यापूर्वी प्रत्येक डेस्टिनेशन फाईलचा बॅकअप घेण्यासाठी b पर्याय वापरतात
आपण पूर्वीच पाहिले आहे की i हा पर्याय कुठलीही फाईल ओव्हरराईट होण्यापूर्वी आपली परवानगी विचारतो
पुढे आपण आरएम ही कमांड बघणार आहोत
या कमांडचा उपयोग फाईल डिलिट करण्यासाठी होतो
टर्मिनलवर परत जा
आणि एलएस टेस्टदीर टाईप करा
आपल्याला दिसेल की faqटीएक्सटी ही फाईल उपलब्ध आहे
समजा आपल्याला ही फाईल डिलिट करायची आहे
त्यासाठी आरएम testdirfaqटीएक्सटी टाईप करून एंटर दाबा
ही कमांड टेस्टदीर या डिरेक्टरीतून faqटीएक्सटी ही फाईल काढून टाकेल
फाईल खरोखरच डिलिट झाली की नाही हे बघण्यासाठी पुन्हा एलएस टेस्टदीर टाईप करून एंटर दाबा
आपल्याला दिसेल की faqटीएक्सटी फाईल उपलब्ध नाही
आरएम ही कमांड अनेक फाईल्स एकाच वेळी डिलिट करण्यासाठीही वापरता येते
टेस्टदीर ह्या डिरेक्टरीमध्ये एबीसी2 आणि एबीसी1 या दोन फाईल्स आहेत
समजा आपल्याला एबीसी1 आणि एबीसी2 या फाईल्स डिलिट करायच्या आहेत
त्यासाठी आरएम testdirएबीसी1 testdirएबीसी2 टाईप करून एंटर दाबा
टेस्टदीर या डिरेक्टरीतून एबीसी1 आणि एबीसी2 या फाईल्स डिलिट होतील
त्या डिलिट झाल्या आहेत की नाही हे बघण्यासाठी पुन्हा एलएस टेस्टदीर ही कमांड टाईप करा
आपल्याला एबीसी1 आणि एबीसी2 या फाईल्स दिसणार नाहीत
पुढे जाण्यापूर्वी आपला स्क्रीन क्लियर करू या
आता आपण स्लाईडसवर परत जाऊ या
आपण आता काय शिकलो ते थोडक्यात पाहू या
एक फाईल डिलिट करण्यासाठी आपण आरएम पुढे त्या फाईलचे नाव लिहितो
अनेक फाईल्स डिलिट करण्यासाठी आपण आरएम पुढे त्या सर्व फाईल्सची नावे लिहितो ज्या आपल्याला डिलिट करायच्या आहेत
आता आरएम सोबत वापरल्या जाणा या काही पर्यायांवर आपण एक नजर टाकू
काही वेळेस आपल्याला फाईलमध्ये लिहिण्याची परवानगी नसल्याने आरएम कमांडच्या सहाय्याने ती फाईल आपल्याला डिलिट करता येत नाही
अशा वेळी आपण f या पर्यायाच्या सहाय्याने फाईल जबरदस्ती डिलिट करू शकतो
दुसरा कॉमन पर्याय म्हणजे r आहे
बघू या हा पर्याय कोठे उपयोगी पडतो
आता पुन्हा टर्मिनलवर जाऊ
साधारणपणे आरएम कमांडचा उपयोग डिरेक्टरी डिलिट करण्यासाठी केला जात नाही
त्यासाठी रामदीर ही कमांड आहे
परंतु रामदीर ही कमांड साधारणपणे फक्त रिकामी डिरेक्टरी डिलिट करते
पण जेव्हा एखाद्या डिरेक्टरी मध्ये अनेक फाईल्स आणि डिरेक्टरीज असतात तेव्हा काय करायचे
अशा वेळी आपण आरएम कमांडचा उपयोग करू शकतो
आरएम कमांडपुढे आपल्याला जी डिरेक्टरी डिलिट करायची आहे तिचे नाव टाईप करून एंटर दाबा
आपण आरएम कमांडच्या सहाय्याने टेस्टदीर ही डिरेक्टरी डिलिट करू शकत नाही अशा अर्थाचा संदेश आपल्याला दिसेल
परंतु जर आपण r आणि f हे पर्याय एकत्रितपणे वापरले तर आपण हे करू शकतो
टर्मिनलवर आरएम rf टेस्टदीर टाईप करून एंटर दाबा
आता टेस्टदीर ही डिरेक्टरी यशस्वीरित्या डिलिट झाली आहे
पुढील कमांड जाणून घेण्यासाठी पुन्हा स्लाईडस वर जाऊ या
आता आपणcmp कमांड बघू
कधीकधी दोन फाईल्स समान आहेत का ते तपासावे लागते
असल्यास एक डिलिट करू शकतो
आधीच्या फाईलमध्ये काही बदल झाले आहेत का ते आपल्याला बघायचे असते
यासारख्या उद्देशांसाठी सीएमपी कमांड वापरतात
ही कमांड दोन फाईल्सची तुलना बायट बाय byteपध्दतीने करते
फाइल1 आणि फाइल2 मध्ये तुलना करण्यासाठी सीएमपी फाइल1 फाइल2 टाईप करा
जर दोन्ही फाईल्समधील मजकूर समान असेल तर कुठलाही संदेश दर्शवला जाणार नाही
केवळ प्रॉम्प्ट दर्शवला जाईल
जर त्या मजकूरात काही फरक असेल तर पहिल्या फरकाचे लोकेशन टर्मिनलवर लिहिले जाईल
सीएमपी कसे काम करते ते पाहू
आपल्या दोन डिरेक्टरी मध्ये सॅम्पल1 आणि सॅम्पल2 नामक दोन फाईल्स आहेत
त्या काय आहेत ते बघू या
कॅट संपे1 टाईप करून एंटर दाबा
त्यामध्ये थिस इस आ लिनक्स फाइल टीओ टेस्ट ठे सीएमपी कमांड हा मजकूर आहे
सॅम्पल2 या दुस या फाईलमधील मजकूर बघण्यासाठी कॅट सॅम्पल2 टाईप करून एंटर दाबा
यामध्ये थिस इस आ युनिक्स फाइल टीओ टेस्ट ठे सीएमपी कमांड
हा मजकूर आहे
आता आपण ही सीएमपी कमांड या दोन्ही फाईलसाठी वापरून बघू
सीएमपी सॅम्पल1 सॅम्पल2 टाईप करून एंटर दाबा
सॅम्पल1 आणि सॅम्पल2 या दोन्ही फाईल्समधील निर्देशित केलेला पहिला फरक बघू शकतो
पुढील कमांड बघण्यासाठी आपण स्क्रीन क्लियर करू या
पुढे आपण डब्ल्यूसी कमांड बघू या
या कमांडचा उपयोग अक्षरे शब्द आणि ओळींची संख्या मोजण्यासाठी होतो
आपल्या होम डिरेक्टरीमध्ये सॅम्पल3 नामक फाईल आहे
त्यातील मजकूर वाचण्यासाठी कॅट सॅम्पल3 टाईप करून एंटर दाबा
हा सॅम्पल3 मधील मजकूर आहे
आता डब्ल्यूसी कमांड या फाईलवर वापरून बघू
त्यासाठी डब्ल्यूसी सॅम्पल3 टाईप करून एंटर दाबा
ही कमांड फाईलमध्ये सहा ओळी सदुसष्ट शब्द आणि ३८५ अक्षरे असल्याचे दर्शवते
या काही कमांडस आहेत ज्या आपल्याला फाईल्स सोबत काम करण्यासाठी मदत करतात
अशा अनेक कमांडस आहेत
तसेच प्रत्येक कमांडसोबत अनेक पर्यायही आहेत
याबद्दल अधिक माहिती तुम्हाला मन कमांडचा वापर करून मिळेल
अशा प्रकारे आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद